वा खूपच सुंदर असा स्तंभ--

कदाचित तो मंदिरा मधील वाटतोय.

उत्कृष्ट असा वापर आपल्याला याच्यातून दिसतो आहे.

देव आणि आपण यांच्यातील दुरावा कमी करून समेट घडवण्याच काम हे मंदिरं करत असतात आणि आपल्या मनाला एक आंतरिक अनुभूति एक शांतता अनुभवायला मिळते तेव्हा इथ जाऊन बसल्यास खूप आनंद वाटतो.

परंतु हे घातल्यानंतर मिळणार संरक्षण आणि त्याच्यातून पुढ घडणारी क्रांति ही आपल्याला ज्ञात आहेच त्यामुळ हा कलात्मक असा संग्रह आपल्या मनाला नक्कीच भावतो.

उत्कृष्ट प्रतीच आरोग्य पूर्ण असं जीवन जगायच असेल तर फळांशिवाय पर्याय नाही.

या छोट्या आणि सुबक मूर्ती पाहिल्यावर त्या मूर्तीकारन कश्या बनवल्यात याच आश्चर्य वाटत.